आणि इकडच्या बाजूला कपडे आहेत काही आणि पलीकड पाठीमागच्या बाजूला साड्या लावलेल्या आहेत पाठीमागून झाड आहेत काही आणि ही शाळेची मुले बसलेली आहेत.

त्या लग्न समारंभाच अ डेकोरेशन केलेले आहे.

समुद्र ये साईड ला निळ्या रंगाची अ झाडं आहेत पिवळ्या रंगाची झाडं आहेत साईड ला.

आणि तिकडे गुलाबी कलर चा स्वेटर ये.

साईडला झाड ये वरती आकाश निळ ए एका बाजून चाक ए आणि आणि समोरून पूर्ण केलेलं हे बघ--